हो येतोय. तुला येतोय का माझा? हा येतोय. बोल ना . कुठे आहेस? कशी आहेस?

अच्छा. मी येणार आहे अगं दोन दिवसानंतर पुण्यामध्ये.

हो आता सध्यातरी मी गावीच आहे. अ आता येणार आहे दोन दिवसानंतर पुण्याला. हो हो ये. मग आता काय करतेस?

माझं सध्या घर, अभ्यास वगैरे चालू आहे कॉलेज ते. अच्छा. जॉब वगैरे काही सर्च करते कि नाही तू? नाही अजून सध्यातरी. आता बघू. स्टार्टींग करायची. मंग काय शॉपिंग वगैरे केली कि नाही ह्या दिवसांमध्ये? किती दिवस झाले आपण भेटलो नाही अगं. तुळशीबाग, एफ सी वगैरे इकडे कुठंच नाही गेलो आपण. आल्यानंतर जाऊया नक्की हा. हो हो. नक्की जाऊ. ये ना लवकर. पण खूप कॉस्टली झालं. किती महागाई वाढलीय बघ ना. मी ना काल मम्मी सोबत गेले होते मार्केटला. नंतर बापरे काय ते भाज्यांचे रेट झालेत. एवढे टोमॅटो, कांदे तर केवढे महाग झालेत अगं. तुला माहितीये का? तू जात असशील ना मम्मी सोबत तू पण. हो जाते ना. खूपच महागाई झाली. जीवनावश्यक वस्तुसुध्द्धा ज्या किमतीत स्वस्त किमती मध्ये होत्या त्या सुद्धा आता जास्त महाग झालेले आहे. हो अगं. आम्ही गेलो ना. आम्ही सगळेच गेलो होतो. पप्पा तर बोलले आता इथून पुढं म्हणजे आम्ही शेती नाही करत म्हणजे नाही का असं भाज्या वगैरे. पण पप्पा बोलले आता इथून पुढे आपण हे घरीच करूया. एवढी महागाई वाढली.

तस कपड्यांचं वगैरे परत कॉलेज फीज वगैरे या बाकी गोष्टी पण किती वाढल्यात. एज्युकेशन पण पाहिलं कसं होतं ना. पहिले एक दोन तीन हजारांमध्ये तर ग्रॅज्युएशन पूर्ण होऊन जायचं. माझं तर एफ.वाय ची फीस फक्त तीन हजार रुपये होती. माहितीये का तुला. नाही. मला तर आता ह्यावेळेस पंचवीस हजार रुपये भरावे लागले. हा ना. मी सास चे क्लासेस. हो अगं. मी सास चे क्लासेस करते ना. त्यांना पण त्याला पण आम्हाला तीन महिन्याची फी एक लाख वीस हजार रुपये सांगितलीये.

प्लेसमेंट पण सांगितलीये. पण केवढी महागाई वाढलीये बघ ना.

आपण फिरायला जायचं नुसतं म्हणलं सुद्धा तरी गाडीचं पेट्रोल, डिझेल पण त्याचे रेट पण किती वाढलेत. तरीपण आपण जाऊया शॉपिंग करायला. हो अगं. भरपूर वाढले त्याचे पण रेट. मी काय आता गाडी वगैरे म्हणजे नाही चालवत. पण तू करतेस ना त्याच्यामुळे तुला जास्त माहित असेल. मी भाजी वगैरे किंवा माझं बाकी, बाकी एज्युकेशनच्या गोष्टी वगैरे त्या मला माहिती आहेत बऱ्यापैकी. नाही ग. जगणंच मुश्किल झालं महागाई मुळे आता. आणि महागाई पण वाढली. आणि लोकांना जॉब वगैरे पण नाहीयेत ना गं. बेरोजगारी पण भरपूर चालू आहे आता.

मुळे म्हणजे लोकांची परिस्थिती थोडीशीक अशी खाली आलीये. हा ना. भरपूर भरपूर हे झालेलं आहे. नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचं पण भरपूर नुकसान. शेती शेती शेतकऱ्यांचं तर किती अवघड असतं बघ ना. त्यांचं तर वर्षाचं

अगं रेंज प्रॉब्लेम आहे ना गावी

हा एकच मिनिट हा. थांब येते मी बाहेर. येतोय का आता आवाज.

अगं गावी खूप रेंज प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यामध्ये माझं एअरटेलचं कार्ड आहे. त्याच्यामुळे काय खूप हे होतं. मी पण आता जिओच कार्ड वगैरे बनवून घेणार.

तू ये तर. बघू ना आपण कुठेतरी जाऊ. फिरायला पण खूप दिवस झालेत गेलोच नाही आपण.

सेल वगैरे नसतील हो ना गं आता चालू. आता दिवाळी सपंली म्हटल्या नंतर.

दिवाळी सपंली ना. सण असतात तेव्हाच फक्त डिस्काउंट असतात.

डीमार्टमध्ये पण पहिले नाही का किती गं म्हणजे पहिले ऑफ वगैरे असायचं. स्वस्त किमती. पण आता डीमार्ट मध्ये पण गोष्टी कॉस्टली झाल्यात अगं.

कपडे लहान मुलांचे, मोठ्यांचे कपडे स्वस्त भेटतात. पण लहान मुलांचे कपडे किती महाग भेटतात ना.

अगं म्हटलं लहान मुलांचे पण कपडे केवढे महाग झालेत ना गं. डीमार्ट मध्ये मी गेले होते ना आता पुण्याला यायच्या अगोदर. तर खूप पहिले सेल तरी लागायचे. त्या बॉक्समध्ये ठेवलेले असायचे. सेल असायचं फिफ्टी परसेंट ऑफ, थर्टी परसेंट ऑफ. पण आता काहीच नाही अगं. त्याच्या बऱ्याच किमती वाढल्यात.

आपल्यापेक्षा जास्त लहान मुलांच्या किमती तेव्हा गेले तर आपले कपडे इतके स्वस्त होते. आणि त्यांचे एक ड्रेस सुद्धा इतके महाग आहेत ना. एक शर्ट किंवा पॅण्ट घेतली तरी पाचशे आणि हजाराच्या पुढे रेट आहेत त्याचे.

हो अगं. आणि ते जास्तीत जास्त आपण जास्त युज पण नाही ना गं करू शकत. एवढे महागडे कपडे घेतलेले युज अँड आणि लहान मुलं पण किती म्हणजे कपडे खराब पण करतात. त्यांचे उलट ते जास्त कुठे बाहेरहि जात नाही. उलट त्यांचे कपडे स्वस्त पाहिजे पण.

त्यांचे कपडे जास्त महाग आहे आणि आपले कमी आहे.

आणि मोठ्यानं कसं सिंपल कपड्यांची आवड असते. त्याच्यामुळे ते सिंपल कपडे खरेदी करतात. आणि ते आपल्याला स्वस्त पडतात. लहान मुलांना असं इंटरटेन्मेन्ट करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या आयडीयाज दिलेल्या आहेत ना. त्याच्यामुळं ते जास्ती कॉस्ट आणि लहान मुलांचं कसं मन राखलंच जातं ना गं. ते रडतात वगैरे. त्याच्यामुळे त्यांना ते घ्यावंच लागत त्यांना आवडलेली गोष्ट.

जिथे जाईल तिथे पैशे हवेत. आता असं जगाची ते आवश्यकता आहे ते पैसेच. बाकी दुसरं काही नाही. पैशांशिवाय काही विकत घेता येत नाही.

यार माझ्या इथं खूप रेंज चा प्रॉब्लेम होतोय. काही नाही गं. गावाकडे असंच असतं.

अगं मी आता पुण्याला येणार होते ना. मला तुला काही सांगायचं होतं मेन म्हणजे आता मी पुण्याला येणार होते ना तर पुण्याला येण्यात, येण्याच्या वेळेस मी माझी रुम सोडली होती. बरोबर. त्याच्या नंतर मी होस्टेलला शिफ्ट होणार होते ना.

तर मी हॉस्टेल सर्च करत होते. तर होस्टेलचे पण किती रेट वाढलेले आहेत. अगं सत्ताविसशे रुपये भाडं सांगितलं माहितीये का त्या बाईने मला होस्टेलचं. अरे बापरे एवढं भाडं. त्यापेक्षा तू रुम शेअर करून राहा ना मग कोनासोबत तरी. ती बोलली. मी म्हटलं काकू हे जास्त तर जरा कमी

व्यवस्थित नाही राहात. त्याच्यामुळे मला ते

आणि राहुशी पण नाही वाटत त्यांच्या सोबत. कोणता अभ्यास पण होत नाही. आणि जास्त बडबड पण होते त्यांची.

आणि हॉस्टेलमध्ये कसं होतं गं. सगळ्यांचे विचार वेगवेगळे. त्याच्यामुळे कोणाचं कोणाशी जास्त पटत नाही. मी एवढं वर्ष झालं होस्टेलला राहतिये ना. तर मला माहितीये म्हणजे होस्टेलची कंडिशन कशी आहे काय. खाणं पिणं पण वेळेवरती नसतं. आणि त्याला चवही नसते.

त्याच्यामुळं आपलं आपलं रुम घेऊन राहण्यामध्ये आणि स्वतः करून खाण्यात

तेच बरं पडतं.आणि आपलं आपल्याला कुठेही जाता येतं.

हो अगं खरंच. सिरिअसली. आणि मी पहिले कसं पहिले माझ्या सिस्टर वगैरे राहात होते. त्याच्यामुळे आम्ही फ्लॅटवर राहायचो. नंतर आता ती गेली ना दुसरीकडे शिफ्ट झाली. तर मला आता हॉस्टेल बघत होते मी.

अगं मग प्रांजलीला विचार ना. प्रांजली आहे ना हॉस्टेलला अजून.

अगं तिच्याच होस्टेलला मी राहिले दोन महिने. मला नाही आवडलं ते हॉस्टेल. एवढी महागाई एवढं जास्त ते कॉस्टली. ती बाई अगं कशाचे पण. कचऱ्याचे सुद्धा पैसे घेती अगं ती. माहितीये का. कुठं पण पैसेच. पैसेच कुठं पण पैसेच. भले वीस रुपये घेऊ दे.

नाही गं. पुण्यामध्ये आलीस ना तू. आता पण इथेपण कचऱ्याचे पैसे घेतातच जास्तकरून.

अगं हो घेतात. पण त्या काय काकू बोलल्या तुला माहितीये का? कि बोलल्या कि म्हणे असं असं झालं तर मी पेनॉल्टी लावणार पन्नास रुपये, शंभर रुपये

अशा बोलत होत्या त्या. माहितीये का. म्हणजे अगं विनाकारणचे पैसे काढायचं फक्त बघतात. एवढं तर त्यांचा पण बरंच लॉस झाला ना गं. मुलींकडून एकटे राहतात ना, त्याच्यामुळे. हा. आणि होस्टेलचं लाईफ काय एवढं असं म्हणजे हा त्याच्यातून शिकायला भरपूर मिळतं बरं का आपल्याला होस्टेलच्या. तू नाही ना कधी होस्टेलला राहिली.

तू मम्मी पप्पांच्या कडेच राहते ना आता.

हो. होस्टेलची लाईफ म्हणजे काय. मी माझं पूर्ण लाईफ जवळपास हॉस्टेलमध्ये काढलेलं आहे. त्याच्यामुळं मला बऱ्यापैकी अनुभव माहिती आहे. होस्टेलचे रेट पण बरेच वाढले. आता बघ सदाशिव पेठ मध्ये पण भरपूर हॉस्टेल महाग झालेत माहितीये का. माझी बहीण राहात होती ना. पर हेड म्हणजे एका एका मुलींसाठी चार चार पाच पाच हजार. त्याच्यामध्ये मग फ्लॅट परवडतो. माहितीये का. आपल्याला फ्लॅट घेऊन राहायला परवडतं. शेअरिंग मध्ये केलं ना दोघीं मध्ये तर दोन दोन हजारांमध्ये होऊन जातं. तसं हॉस्टल मध्ये गेलं ना, बापरे एकाचे चार हजार रुपये द्या. परत लाईटबील त्याच्यात इन्क्लुड असतं. ते त्याचा काही विषय नाहीये. पण झालंच ना गं. एक दहा हजार रुपये तर साईडला काढूनच ठेवावे लागतात आपल्याला ते हॉस्टेल घ्यायचं म्हटलं कि. हो ना. त्या त्यापेक्षा तू मग कोणाला तरी एक अ कोणामध्ये तरी शेअर करना रुम आणि राहा. कारण कि ते परवडतं तुला जास्त करून.

बाहेर असं एकटं राहिलेलं आणि इकडे तिकडे तुला जाता पण येतं. हॉस्टेलला कसं टाइम टु टाइम पण जावं लागतं. ते गेट पण बंद करतात. प्रत्येक गोष्ट

पण सेफ पण असतं गं हॉस्टेल. असं काही नाहीये हा. पण ते गेट वगैरे बंद करतात उलटं ते आपल्याच भल्यासाठी आपल्यासाठी करतात. एवढा वॉच ठेवतात ते. हा.

ऐट अ टाइम एवढे कैश वगैरे कुठून आणणार ना गं. किती कॉस्टली ज्वेलरी हे ते. गोल्ड तर किती कॉस्टली झालंय अगं. आता कालच आमच्या घरी निघाला होता सोन्याचा विषय. खूप खूप म्हणजे जास्त त्याच हे झालंय ना. खूप महाग झालंय. आता जरी तु लग्नासाठी

खूप जास्त. म्हणजे आता मला रेट नाही माहिती बर का. पण आहे मी ऐकून अगदी नाही का भरपूर वाढलेलेत. आता म्हणजे चाललंय ना माझ्या लग्नाचं तर बरंच काय काय काय काय गोष्टी

ते कोविडमध्ये बर होतं अगं. ते पन्नास माणसांच्यात ते लग्न करायचं. आपलं पन्नास माणसांचा खर्च वगैरे. त्यांना व्यवस्थित जेवण ते. आरामशीर होऊन जातं. कसं असतं लोकांना किती जरी चांगलं जेवण करायला जरी दिलं तरी नावच ठेवतात आणि वाईट जरी दिलं तरी नावच ठेवतात.

नाही नाही. कोरोना मध्ये कसं होतं. ज्या लोकांनी लग्न केलं ना त्यांच खूप चांगलं झालं. कारण कि कसं, सगळ्या पाहुण्यांना आपण बोलवू शकत पण नव्हतो. आपले जेवढे चार घरचे लोकं

कोणी नाराज व्हायचं पण टेंशन नव्हतं. आणि कोणी नाही आलं तरी त्याच काही टेंशन नव्हतं. सगळं स्वस्तात मस्त होत होतं त्यांच. मग मी तेच म्हणतीये ना. आणि किती जरी लोकं आपण बोलवले तरी म्हणजे नाही का गं असं लोकं माघ बोलायचं ते बोलतातच.

किती जरी खर्च केला तरी लोकं म्हणतात अरे हि कमी होती गोष्ट ते कमी होती गोष्ट असेच बोलत राहतात लोकं माहितीये का. आता एवढं लग्नाचं सगळं चाललंय ना तर.

एंगेजमेंट हे त्या गोष्टी. किती छोट्या छोट्या गोष्टी साठी किती किती खर्च करावा लागतो. आम्ही

कार्यालयामध्येच लग्न करतात. आणि आता तर प्रत्येकाच्या मागणी इतक्या मोठ्या असतात कि हे द्या ते द्या. हा ना मग तेच. त्याच्यासाठी आपण आपलं व्यवस्थित सेटल व्हायचं. आणि व्यवस्थित सगळं मग तिथून पुढच्या सगळ्या म्हणजे आपण पण काहीतरी हेल्प करायला पाहिजे ना गं घरच्यांना. आपण जर त्यांच्यासाठी काही केलं

शिक्षणासाठी खूप हे अगं. त्यामुळे शिक्षण हे खूप महत्वाचं झालंय. आपण स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपल्याला शिक्षणाची खूप गरज आहे. तेव्हाच आपण या पुढं गोष्टी

आपण ट्वेंटी वन ट्वेंटी टू अशा एज मधेच काहीतरी आपलं बॅकअप ठेवायला हव होतं.